आल ते third year लावून दिली college वाल्यांनी काय सकाळचे दहा ते संध्याकाळचे सहा college हा काय time असतो का उठा सकाळी practical करा एक पर्यंत break घ्या दोन पर्यंत college करा सहा पर्यायंत येऊन काय मग चुकून झोपा खाऊन काहीतरी अशी routine चालते सध्या फक्त ते तीन दिवस ऑफ तेही आता नशिबात नाही राहिले त्या तीन दिवसहि साडे दहा ला जा seminar द्या आमचे माननीय principal sir च्या according आम्ही सुबक seminar द्यायला पाहिजे प्रत्येक students नी आता हे कसं possible आहे बर एवढी stage daring compulsory द्या नाही दिलं त तुम्हाला मी exam देऊ देणार नाही सर्व detail direct exam च न देउ देण्याची आम्हाला छान मोठी धमकी मग काय नाईलाजाने सगरे तिथ तोंड उचलून जातातच इच्छा असली तरी देतातच presentie absent continue लावतातच वेळेचे वेगवेगळे problem चालू आहे आपलं life chance तसेच घडला एक मजेदार किस्सा माझ्या college चा zaydus company चा interview campus interviewthird year मध्ये असतानाच आम्हाला chance golden chance म्हणावा तर zaydus company मग काय आली campus interview साठी आमच्या मग काय होत session मध्ये बाकीच्यांनी दिली त्यातही मी पण होती एक मग काय बोलावल तिथ ज्यांना जायचं ते गेले ज्यांना नाही जायचं ते नाही गेले आला सरांचा message all student should be present compulsory तरीही कुणी गेलच नाही आम्ही बाकीचे मस्त आराम केल काही tension च नाही अस हे करून मग काय पुढच्याच पाच मिनिटं ला teachers message टाकतात if you not come your will be ठीक आहे first seasonal exam अख्खं college घरी झोपलेलं होत पुढच्या दहा minute त कॉलेजच्या campus मध्ये present third year चे all students त्यातही आम्हाला entry च्या आधी आमचे माननीय जगताप सर आणि देवरे सर तिथे उभे त्यातपण त्यांनी आम्हाला बोलणे सुरू तुम्ही detend लागाल तुम्हाला कळत नाही का तु्म्हाला हे हे नाही का तुम्हाला संधीचा फायदा घेता येत नाही तुम्हाला ते घेता येत नाही तुम्हाला हे घेता येत नाही bla bla bla भरपूर काही चला ते तर handle केलं बोलतात तुमची नाव लिहा notebook वर मला detend करायचं जे आले त्याचं त विषयच सोडा अजून काय मग त्याचं ब्रह्मास्त्र exam ची धमकी त्याचेने पोर परत फिरतात गेलो तिथ zaydus केला सरांनी link blink भरली त्यांनी exam द्यायला लावली online computer lab मध्ये मग काय मारोती student बाकीचे त्यांना exam दयायची पण होती पण त्यांना थांबायचं पण नवत college ला lab मध्ये त्यांनी exam पण नाही दिली बाकीचे जे sincere ते गेले computer lab ला exam द्यायला आणि बाकीचे महारथी झोपले घरी ते घरून link भरून exam देत होते कळालं आमच्या सरांना बिचाऱ्यांना संध्याकाळी आम्हा सगळ्यांना बोलवून दे दनादण धमक्या like शिव्या सुद्धा भेटल्या आणि त्यांना खरच त्यांना detend ब्रम्हसत्र त्या पोरणा लावून दिलय detend बिचाऱ्यांना first seasonal practical exam ना theory exam बस घरी असे हाल त्यांचे केले आस सध्या तरी माझं third year च life चालू आहे थोड boring पण थोड interesting पण ठीक आहे थोड teachers त्रास देतात पण चालत friends मध्ये तेवढी मज्जा पण चालू आहे college चे days वेगेरे gathering वेगेरा enjoy होऊन जाते एवड पण boring नाही वाटत life आणि काय मग Hostel ला येऊन पण मस्तयाच असतात इथे सगळ्याचे सगळे एकाच floor वर एकाच Year चे जमावात

कधीच असं कुणाशी जमणार नाही पण bunk च्या दिवशी संगळ्यांच मत एकच करत आणि सगळे घरी पळून येतात काय करणारे

आणि मग पळून यायच ती सगळ्यात भारी मज्जा college time ची तस तर एवड वाईट पण नाही आहे college बाकीचे lecture interesting पण आहेत मज्जा येते friends असल्या मुळे या practical ला काही तरी कांड केल brushes फोडायच पण सरांना दाखवायच नाही खाली फेकून द्यायच किंवा dustbin मध्ये फेकून द्यायच भीतीने लपवायच ही सगळ्यात भारी गोष्ट किंवा मग gravity water सारखी वस्तू आवडली तर ती घरी कशी आणायची त्याच जुगाड लावल किंवा ती test tube उचलून आणण यात पण सगळ्यात जास्त मज्जा आहे practical exam ला मोबाइल जवळ ठेवून हिम्मत करून सर रागावले तरी पण त्यात सगळ्यात जास्त मज्जा येते भीती वाटते पण ठीक आहे

तीस टक्के friends मुळे पण चालू आहे ते ठीकठाक enjoy आस म्हणता येईल पण एवड पण नाही त्यात पण exams practical examsessional exam दोन seasonal द्या त्याच्या practical द्या मग university चा बापरे म्हणून त्यांच्याशी हे equation complete पाहिजे हे मला असच पाहिजे हे मला तसच पाहिजे बापरे बाप ह्या गोष्टींचा तर जाम कंटाळा आले college life च्या असो last year ला अजून कदाचित चांगल जाव third year पेक्षा सुट्ट्या जास्तच झाल्या college च timing कमी असावं म्हणजे थोडं easy जाईल third year च last sem जास्तच डोक्यावर घेतल बाबा यांनी सगळ्यात कंटाळलेल sem वाटतंय मला तीन वर्षा पैकी जास्तच boring तेच ना काय अजून असच काहीतरी ठीक ठाक आमच college life का माझ college life चालू आहे. r. c. patel मध्ये बाकीचे college बघून वाटत कि काय यार चुकून इथे admission घेतल enjoy च होत नाही, अभ्यास झोप एवढंचचालू त्यात पण तो अभ्यास काही ठिकाणावर राहत नाही त्याच दुख वेगळ चालू असत life मध्ये फक्त pressure येत आणि काय झोपण होत बस enjoy होत नाही म्हणून दुख लागलेल असत दुसरे college बघून बघून जडच होते पण मग काय नंतर अजून एक विचार येतो, विचार येत नाही लोक सांगतात लोक पण नाही म्हणत येणार seniors आपले जे बिचारे सांगतात की मयूरी तुम्ही जो विचार करताय तस काही नाही आहे आपल college life महाराष्ट्रातून एवड्या नंबर ला आहे आस आहे न तस आहे चांगल आहे campus interview चांगला होतो आपल्या college च खूप नाव आहे brand आहे तेव्हा कुठेतरी आस शांतता वाटतंय ठीक आहे rk patil ठीक आहे काहीतरी तर होऊन जाईल नाही काय तर शेवटी काय medical टाकून तर पैशे कमावता येतील job बघू किती चालू आहेत असं विचार करून चालू आहे ते pharmacy college ला जाण आता तर third year पण एका महिन्यात संपून जाइल मग काय last year त्यात पण आराम मस्ती झाल तर ते ही त्यात तो stand कसा निघून जाइल हे पण कळणार नाही मग कदाचित graduation साठी किंवा degree साठी च कॉलेज पुढच्या वर्षाला या time शी संपण्यात येईल बघू मग पुढे post graduation ला hi रेणुका

काय करतेस? काही नाही काय चाललाय तुझं

कोण कोण आहे ग तुझ्या family मध्ये

नाही नाही यार म्हणजे त्यात तुझं लग्न झाल्यापासून कधी म्हणजे खूप दिवस झाले ना म्हणजे तुझ्या इथे आलेच नाय तर मग माहितीच नाय ना एवढं हम्म हम्म काय आहे husband आहे दीर आहे जावबाई आहे सासरे सासू

अह मला जाव एकाच आहे बघ आता दुरच लग्न झालं बघ मी मोठी आहे कधी झालं लग्न म्हणजे आता म्हणजे तेच बरे झाले हे बघ दोन तीनच महिने झाले.

हो का म्हणजे छान आहे यार म्हणजे सासू सासरे म्हणजे सगळेच सोबत राहतात ना तुम्ही सासू सासरे दीर भाऊ चांगलं आहे यार माझं काय? नाही आम्ही दोघे नवरा बायको असतो

अर्णव प्रणव खूप cute आहेत यार झाली आमची एवढीच family आहे जास्त मोठी नाहीये आणि ते त्यांचं राहतात आम्ही आमचं राहतो.

गावी पण आहे अजून सासरी हो खूप मोठी family आहे आमची गावीपण

हा पण तिकडे join family आहे आमची म्हणजे सासू सासरे पण तिकडेच राहतात येतात आणि जातात असं हो का म्हणजे सगळे म्हणजे भाऊ अजून पण एकत्र राहतात. हो सगळे एकत्रच आहेत तिकडे गावी नाही ग आमचे इकडे आहे म्हणजे माझा चुलत सासरा आहे ना सखा चुलत सासरा पण एकत्र राहत नाही कारण ते अंबड ला राहतात आम्ही इकडे राहतो मुंबईला

हो का. छान आहे यार. नाही आमच्या इकडे गावाकडे म्हणजे भरपूर पाहुनी आहेत. तशी म्हणजे नातेवाईक भरपूर आहेत. आणि म्हणजे यांचे सक्खे चुलत कर्क पण आहेत गावी म्हणजे गावाकडे आणि म्हणजे सक्खा चुलत भाऊ एकच आहे यांना आणि एक बहीण आहे आणि ती बहीण मला वाटत पुण्याला दिलेली आहे ती माझी सक्खी चुलत नणंद आणि हे जे आहेत ना ते अंबड ला असतात आम्ही कधी कशी जातो त्यांच्याइथ कधी कधी ते पण येतात पण नाही कि एवढं जास्त नाही कि आता शेवटी तुला माहितेय कि लांब राहील तर family ला एवढं भेटणं होत नाही ना ग दूरच्या नातेवाईकांना एवढं गावीगेल्यावर खूप मज्जा येते बघ सगळयांसोबत खाण जेवण वगैरे करण मग शेतात जाणार फिरणे खूपच मज्जा करते आता तुझ्या family सोबत हा खूपच काय पण शेतीला

काय भारी family भेटले यार तुला तर इकडं तर सगळं छोटी family आहे ना मग काय मम्मी पप्पा आणि हा नाही बाई माझं नाही का लग्नानंतर बघ तुझी लग्नाआधी छोटी family होती पण लग्नानंतर मोठी भेटली तुला आणि माझी लग्नाआधी मोठी family होती आणि लग्नानंतर छोटी भेटली मला आणि तुला तर माहीती आमच्या इथे कसं माझी मम्मी पप्पा काका काकू माझ्या तीन बहिणी परत माझे दोन भाऊ म्हणजे असं आम्ही कसं वेगळा राहतो पण कसं एकत्र घरातच असताना म्हणजे एकत्र सारखं राहतो ना सगळेजण अशी मोठी family वाटते पप्पा काका सगळेजण मिळून अशी आहे अजून पण दोन मोठे काका आहेत मला म्हणजे एक काका आहे आणि एक काका expire झाले पण ना कस आहे ना आहे पण कसं ते लांब राहतात ना जे जवळ राहतात ना त्यांचं कसं वेगळच connection बनत बघ जे family member जे आपल्या जवळ असतात त्यांचं त्यांच्यासोबत खर आहे खर आहे आणि ते festival वगैरे असल्यावर पण खूप मजा येते महालक्ष्मी असो लक्ष्मीपूजन असो गावी जायला मजा येते बघ

तर त्या त्यांचे मोठ्या

हो का मला पण खूप असच आवडतं ग खूप छान वाटतं. ठीक आहे पण आम्ही सगळे सोबतच करतो माझे भाऊ वगैरे ते पण आमचे join family असल्यासारखेच हो का नाही इकडे पण असं मुंबईला राहतो आम्ही वेगळं पण सण वगैरे असलं ना काही कि आम्ही एकत्रच करतो महालक्ष्मी झालं गणपणी झालं आमचं एकत्रच असत बघ आम्ही नाही का महालक्ष्मीच्या वेळेस हा महालक्ष्मीच्या वेळेस नाही का आम्ही मोठ्या जावेच्या इथेच पूजा वगैरे मांडतो आम्ही हा family complete च पाहिजे नाही का

आह हो माझी तब्येत ठीक आहे. तुझी तब्येत कशी आहे. पण छान आहे बघ चाललंय गावी जायचं आता लक्ष्मीपूजन आलं ना जवळ त्याच्यामुळे चालले तयारी तिकडे जायचे गावी डाळीचं वगैरे बनवण हो का आता परत गावी येणार आहे तू हा आता परत गावी मग तुला सांगते काय आता गावी जायचे हे चाललंय गावी जायचं मस्त मज्जा वगैरे हो का चांगला यार मस्त आहे छान आहे मजा येईल नाही का मग हो सगळ्यांसोबत थोडा time spent करण होतं आणि त्यांच्या आई-वडिलांसोबत मी पण चांगला आहे ना तू गावी आले की तुझ्या तुझ्या पण मम्मी पप्पा कडे तुला जायला भेटत त्यांना त्यांच्या मम्मी पप्पाकड जायला भेटत. किती म्हंटल तरी आपलीच लोक असतात ना ग गावाकडं आपलेच लोक असतात ना ग सगळे आपले लोक आपल्या सारखंच fill होत नाही का आपलं कोणतरी आहे बाबा असं वाटत तिथे गेल्यावर कुठेही असो ते गाव आहे नाही का आपला

जेवढी गावाकडे आल्यावर मजा येते तेवढे असं म्हणजे city मध्ये नाही येत. आपली family आहे असं वाटत नाही का खुप आठवण येते इकड असल्यावर हो तेवढ आहे पण खूप छान वाटतं family सोबत time spent करायला तेच म्हणते की आपल्या आजूबाजूला समजतं ना कोण काय आहे कोण काय नाही ते तर आहे बाई आजी-आजोबा असल्यावर असल्याचा आणखीन आत्या मामा तुझी आत्या तुझ्याकडेच असते नां? आत्या आह हा मम्मीकड हा तुझी आत्या ती माझ्या मम्मीची friend आहे हा आहे ना classmate होत्या i think हो हो classmate होत्याना बघ बरं कुठल्या कुठ आपलं connection लागत family मध्ये

प्रियंकाचे मामा प्रियंका चे मामा तुझे मामा नाही का तुझे मामा आणि माझी पण classmate होते हम्म बघ बरं लागलं की नाही connection असं कुठं ना कुठं तेवढं मात्र आहे आता पुण्याला सगळे सोबतच आहे का आता तुम्ही सगळे

हो का काय काय packing केली हेच कपडे वगैरे भरायचं चालवलंय. हम्म हे आता डेकोरेट वगैरे लक्ष्मीसाठी लागल ना ग दिवे म्हणजे हे सगळं लागत ना.

आज म्हणजे महालक्ष्मी ची तयारी कडूनच करून नेणार आहे. पहा मग विषय आहे का तेच सांगते मी तुला इतकं छान सगळच भेटता गावी आणि काही भेटत नाही आणि अरे मी तर विसरले तुझा सासरा तर मला वाटतं आमच्या इथे रहायचा. तुझे सासरा आणि ते पण माझ्या मम्मीचे classmate होते ना ते ते वाटतं माझ्या मम्मीला म्हणे नाही classmate नव्हते मोठे होते मम्मी लहान होती हा ते मोठे होते आणि मम्मी

खूप मस्त म्हणजे ते राहायचे ना खूप छान family सारखच राहायचे मम्मी ते सोबत हम्म बरोबर आहे जाऊदे भेटूया आपण कुठेतरी कधीतरी एवढ आहे हा friends असो काही असो अस family असो सारखं वाटतं ना सगळे भेटल्यावर सोबत राहिल्यावर हे केल्यावर जरा लांब असल्यावर family कळते ग जवळ असल्यावर नाही समजत. हो हो तेवढं मात्र आहे जवळ असल्यावर family नाही कळत लांब गेल्यावर family ची value कळत असते एवढं मात्र पण खरं बोलली हा तू हम्म हा ठीके. चालतयं मग. भेटूया आपण लवकरच.

मस्त तू भी तुपाने ये भेटूया मग okaynext sunday monday काहीतरी

हो हो नक्की घे काळजी मग bye हो हो bye तू पण घे काळजी हो bye ए कांचन, हो, मला त खुप भविष्यात खूप अस काय मनतात खुप भिति वाटायला लागलि काय होईल कस होईल माझ? का रे? तू पहिल्यापासून असं ठरवलं नव्हतं का तुला काय करायचं तुझ्या भविश्यामधे अग, खूप ठरवलं होतं ग मी जेव्हा दहावीत होतो ना तेव्हा असं ठरवलं होतं कि मला शेतिच करायची कारण वडील शेतकरी, त्यात अता शेती करायची म्हटल्यानंतर मग असं एकदम हे वाटलं कि शेतीच करुयात आपन

तर मग एक असेच जवळचे पाहुणे मने शेतीच काय करते रे वडील पण तेच करतात तू पण तेच करतो का? तर मग कॉलेजला admission घेतलं तर मग science science होत विज्ञान शाखा तर मला इंग्लिश ची खूप भीती वाटायची तर मग काय केलं मी electrical मध्ये एक कोर्स होत तिथे

तिथे त्या कोर्समधे, दोन वर्षाचं admission घेतलं आणि तिथे आपला मी तिथे इलेक्ट्रॉनिक मध्ये शिक्षण घेतलं तेव्हा न जरा अस comfort zone मिळालं कि मि करू शकतो काहीतरी माझं भविष्य पण नंतर पुढे जाऊन मला पदवी घ्यायची होती जरा तर मग पदवी घेता घेता काय झालं कि माझं दहावीला गणित बीजगणित नसल्यामुळे मला तिथं प्रवेश नाही मिळाला पदविला तिथे

मला electrical engineering ला प्रवेश घ्यायचं होतं पण तिथे माझं दहावीला गणित बीजगणित नसल्यामुळे सामान्य गणित होतं ना माझं हो हो त्यामुळे मला प्रवेश नाही घेतला त्यानि तिथ तर मंग असच कंटाळुन कंटाळुन तिथ BCA म्हनुन कोर्स अहे तो केला अह पदवि, ते पदवि केल्यानंतर मग तिथं त्यामधे मला जरा संगणक च ज्ञान मिळाल त्यामध्ये जरा माझी आवड निर्माण झाली थोडं थोडं थोडं थोडं करत माझं knowledge वाढत गेलो आणि मग तिथं भारी वाटलं की करावं काहीतरी

हो हो ऐकलं आहे मी असं काहीतरी काय असतं नेमकं ते अगं मंग त्यामधे सांगतोय ना तुला coding असते त्यामध्ये coding करता करता मग काय करत असतो आपण basically म्हणजे उपयोग काय त्याचा असच काहीतरीआपल्या संगणकामध्येअसं लईच काहितरि लईच आहे computer मध्ये म्हणजे त्यांनी mobile चे app वगैरे बनवतात ते व्हय हा तेच तेच तेच जे आपल्याला दिसतं ना संगणक चालू केल्यानंतर जे दिसताना आपल्याला जे आपल्याला छोटे छोटे चित्र दिसतात किंवा एखाद कोणतरी software दिसतात

त्याला मग तु ते itindustry म्हणतात तु ते करतो का मग तुला त्याच्यामध्ये आपलं भविष्य घडवायचं आहे का अ हो मला आता त्याच्यात भारी वाटायला लागला आहे मला जमत पण आहे ते अ म्हणजे मी माझं goal त्याच्यात अवगत केल्याने म्हणून मी ते माझं भविष्य म्हणून त्याच्याकडे खूप पाहिलं आणी मग ते नंतर start केलं हळूहळू खूप चांगलं शिकलो आणि आता म्हणून मी आता त्याच्यामध्ये ते पदव्युत्तर

पण मग मग अडचण काय आहे चांगलं तर करतोय तू अग हो ना पण तुला माहिती नाहीये की ते आमच्या त्या त्याच्यामध्ये आहे ना आमच्या industry मध्ये एक अ शत्रू आला आहे त्याला recession म्हणतात

अगं काय होतं माहिती आहे का तो एक कालावधी असतो कि त्या कालावधीमध्ये मनजे तो एक चार-पाच वर्षानंतर कालावधी येतो आता मागे कोरोना चालु होता तर त्यामध्ये खूप jobs म्हणजे खूप नोकऱ्या भेटल्या मुलांना

काम करतात त्यातले काही work from home पण झाले घरून काम करत होते तर मग काय झालं असे लोक खूप त्यांनी त्यांचि मागणी वाढली होती तर खूप लोक त्यांनी असं घेतले आणि सध्या त्याच्यात काम करत बसले आणि मग काय झालं काम करता करता मग त्यांनी काय केलं ज्यांना काही knowledge नाही काही ज्ञान नाही तरी ते पण ते कंपनीत घेतले त्यांनी पण पगार खूप घेतला अणि मंग ते असे मग लोकं जसजसं कोरोना कालावधी संपत गेला तर मग त्यांची गरज कमी पडायला लागली तर मंग तिथे त्यांचि गरज नाही भेटली तर गरज नाही लागायला लागली तर त्यांना काढून टाकायला लागले एका एकाला म्हणजे company जस कि TCScompany आहे तर मग हो हो ऐकलं ऐकलंय आहे त्या company मधून आहे ना आता मागच्या महिन्यांमध्ये अकरा हजार कर्मचारी अ काढले तिथुन

हो मग असं प्रत्येक companyani काढलय तर मग असे खूप मोठ्या संख्या झाले की ते लोक जॉब मधून त्यांचा हात धुवून बसलेत ते तर मंग

अ बोलणं राहणं झालं खूप असं check करून घ्यायला ह हा आणि इंग्रजी भाषा ति तर बापरे तुम्हाला खूप असते मी ऐकलं आहे it म्हणजे तुमच्या शाखेबद्दल ऐकलं आहे

मग आता मी असं ऐकलं आहे की खूप सारे courses वगैरे आलेले आहेत तर तू मग कुठे काही करत नाहीये का आता सध्या हो course करतोय पण सध्या ते आता माझं कसं आहे शेवटचा semester चालू असल्यामुळ म्हणून मी एक इथ अनुभवासाठी एका company त काम करतोय सहा महिन्यासाठी हम्म मंग चांगल तर आहे म्हणजे तुला अनुभव भेटेल मग चांगल तर आहे मग कस रे तुला tension कसल आल आहे अग पण शहरात राहण्याचा खर्च तुला तर माहिती आहे माझी परिस्थिती कशी आहे खूप खर्च लागतो आता पुण्यासारख्या शहरात राहायचा आहे म्हटलं तर महिन्याला कमीत कमी दहा ते पंधरा हजार खर्च होतो हे बघ मी तुला खरं सांगते तू बिलकुल काळजी करू नकोस आता शिक्षण म्हटलं की पैसा लागतो आता मि बघ मी विज्ञान शाखेमध्ये आहे आणि मि करते आहे bhms तर मग